हा एक स्विमिंग पूल दिसत आहे हा एक वॉटर पार्क आहे तिथे एक स्लाईड व--

हा एक कॅफे आहे जे की त्याचा उद्घाटन आ--

डेकोरेशन मध्ये पिवळ्या निळा पांढरा लाल रंगाचे फुगे लावण्यात आलेले आहेत.

केलेलं दिसत आहे व इथे लाल रंगाची कार्पेट --

व हिरव्या रंगाच्या डेकोरेशन केलेलं दिसत आहे.

पाण्याचा मोसम झालेला आहे इथे--

पावसाळ्याचा मौसम आहे इथे एक झरना आहे झरना खूप ऊंच वरून खाली वाहत आहे व तिथे--

इथे छा नसा थंडा वातावरण झालेला आहे इथे खूप --

हा एक साकोलीचा बस स्टॉप आहे इथे एक--

इथे एक भाजीची दुकान लागलेली आहे.

इथे शिमला मिरची बरबटी भेंडी --

तिथे खूप मोठा झाडं आहे.